एक्सफीग मध्ये गणित अंतःस्थापना या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये मी समजवेल की ही आकृती कशी काढावी
दुसऱ्या खंडातील गणितीय वाक्यप्रयोग पहा
हे ट्यूटोरियल शिकल्यानंतर तुम्ही कोणतेही गणितीय वाक्यप्रयोग अंतःस्थापित करु शकता
एक्सफिग द्वारे फीडबॅक डायग्राम कसा बनवायचा या स्पोकेन ट्यूटोरियल मध्ये बनविलेल्या या आकृती पासून सुरवात करून आपण मागील स्लाईड मधील आकृती सुद्धा बनवू
यास सुरवात करण्यापूर्वी एक्सफिग द्वारे फीडबॅक डायग्राम कसा बनवायचा या ट्यूटोरियल चा अभ्यास करावा
या ट्यूटोरियल मध्ये शिकवलेल्या विषया साठी कोणत्या साधनांची गरज आहे ते मी सांगते
मी एक्सफिग वर्जन 32 पॅच लेवल 5वापरेल
तुम्हाला लेटेक आणि त्याबददल ची माहीती असणे आश्यक आहे
तुम्हाला इमेज क्रॉपिंग सॉफ्ट वेअर ची आवश्यकता आहे
पिडीऍफ़ क्रोप लिनक्स आणि मॅक ओएस एक्स वर कार्य करते
आम्ही या ट्यूटोरियल मध्ये हे स्पष्ट करू
ब्रिस विंडोस वर कार्य करते परंतु हे या ट्यूटोरियल मध्ये सांगितले नाही
चला वर एक्सफीग जाऊ
फाइल निवडून नंतर त्यास उघडु
सूची वर स्क्रोल केल्यावर एक्सफिग द्वारे फीडबॅक डायग्राम कसा बनवायचा या ट्यूटोरियल मध्ये असलेली feedbackफिग फाइल पाहू
यास क्लिक करा
तुम्ही या बॉक्स मध्ये असलेली आकृती पहाल
चला यास उघडु
आता यास आत घेऊ
यास झूम हि करू
फाइल वरील सावे एएस पर्याय वापरून हि आकृती mathsनावाने सेव करू

चला यास सेव करू
आपल्याकडे mathsफिग फाइल आहे
एडिट निवडुन प्लांट टेक्स्ट वर क्लिक करू
मी माउस येथे घेते यास डीलीट करते आणि G frac zz 1 एंटर करते
टायपिंग करताना माउस बॉक्स च्या आत असावा ही खात्री करा
फ्लॅग च्या नॉर्मल वॅल्यू ला स्पेशल मध्ये बदलू
डोन वर क्लिक करा
टेक्स्ट मोठा असल्याने तो इतर एंट्रीस सोबत ओवरलॅप्स होत आहे
चला टेक्स्ट ला बॉक्स च्या बाहेर घेऊन त्यावर काम करू
मी येथे क्लिक करते
मी ग्रिड मोड़ निवडते
एकदा का येथे आपल्या मनासारखा बदल केल्यानंतर आपण टेक्स्ट पुन्हा बॉक्स च्या आत टाकू शकतो
फ़ाइल सेव करू
कंबाइंड पिडीऍफ़ एंड लेटेक फाइल्स वापरुन एक्सपोर्ट करूया
एक्सपोर्ट
एक्सपोर्ट कंबाइंड पिडीऍफ़ एंड लेटेक एक्सपोर्ट करूया
मला एक एरर मेसेज मिळाला आहे पण काळजी करण्याची गरज नाही
मी टर्मिनल वर जाते
एलएस lrt टाइप करते
आपल्याला फाइल ची सूची मिळेल नवीन फाइल सर्वात शेवटी दिसत आहे
mathspdf t आणि mathsपीडीएफ या दोन शेवटच्या फाइल आहेत
ओपन mathsपीडीएफ कमांड देऊया
यास आत मध्ये घेऊया
आपण पाहू शकतो कि ब्लॉक डाइग्रॅम गणितीय वाक्यप्रयोगा शिवाय आहे
मी हे बंद करते
इमेक्स एडिटर मधील आपण mathspdf t मेथ्स पिडीऍफ़ टी फाइल पाहूया जी मी अगोदरच उघडलेली आहे
हि येथे आहे यास उघडुया

तुम्हाला चा इमेक्स वापर करायचा नाही कृपया याची नोंद घ्या
जो एडिटर तुम्हाला सोइस्कर वाटेल तो वापरु शकता
तुम्ही पाहु शकता की पिक्चर परिसराचा वापर केला आहे
येथे इनक्लूड ग्राफिक्स आणि कलर पॅकेजस चा वापर केला आहे
- याच्या आवश्यकते बद्दल आपल्याला लेटेक ला माहीत दिली पाहिजे
आता मी maths bptexफाइल उघडते जी या ट्यूटोरियल साठी मी अगोदरच तयार केली आहे
मी आर्टिकल क्लास चा वापर केला आहे
मी कलर आणि ग्राफिकएक्स पॅकेजस चा वापर केला आहे ज्याचा उपयोग अगोदर पहिल्या प्रमाणे pdf tपिडीऍफ़ टी मध्ये केला होता
मला पृष्ठ संख्येची गरज नाही कारण मला रिक्त पृष्ठ हवे
शेवटी मला mathspdf t फाइलचा सामावेश करायचा आहे
टर्मिनल मध्ये पीडीफ्लेटेक्स maths बीपी कमांड कार्यन्वित करू
maths bpपीडीएफ तयार आहे असा मेसेज आपल्याला मिळेल
ओपन maths bpपीडीएफ कमांड वापरुन यास उघडू
आपल्याकडे आता हवी असलेली फाइल आहे
मी त्यास ज़ूम करते
आता आपल्याला माहीत आहे की गणितीय वाक्यप्रयोग कार्यरत आहे चला टेक्स्ट ब्लॉक च्या आत घेऊ

सेव आणि एक्सपोर्ट करू
हे अगोदरच आवश्यक भाषेत आहे
एक्सपोर्ट करू
चेतावणी ला काढून टाकु
मी यास पुन्हा संकलित करते
पीडीएफ ब्राउज़र क्लिक करू ज्यामध्ये फाइल आहे
आपल्याला पाहिजे तसे गणितीय वाक्य प्रयोग बॉक्स च्या आत आपण पाहु शकतो
जर स्पेशल फ्लॅग नाही निवडणार तर काय होईल ते पाहु
मी येथे येते
मी टेक्स्ट एडिट करते स्पेशियल फ्लैग ला नोर्मल मध्ये बदलते
हे झाले आहे
फाइल सेव करून एक्सपोर्ट करते
मी संकलित करते आणि येथे येते
फॉर्मूला आपल्याला हव्या असलेल्या रूपात नाही आहे
स्पेशियल फ्लैग ला पुन्हा स्पेशल मध्ये बदलू

फाइल सेव करून एक्सपोर्ट करा
पुनः संकलन करा
फाइल हव्या त्या रूपात आहे ते पहा
चला या फॉर्मूल्याचे स्वरुप सुधारू
या मध्ये डीफ्रॅक चा वापर फ्रैक्शन ला चांगले बनवेल
या विषया मध्ये आपण फ्रॅक ला डीफ्रॅक मध्ये बदलू
मी येथे क्लिक करते माउस ला बॉक्स चा आत ठेवा
डी येथे ठेवा
हे झाले आहे
फाइल सेव करून एक्सपोर्ट करू
पीडीफ्लेटेक्स वापरुन पुन्हा फाइल संकलित करू
अनडिफाईन्ड कंट्रोल सिक्वेन्स dfrac आपल्याला हा एरर मेसेज मिळेल
dfracकमांड एम्समॅथ पॅकेज मध्ये व्याख्यात आहे पण आपण त्यास समाविष्ट केले नाही म्हणून लेटेक एरर देत आहे
आपल्याला हे maths bpटेक्स
फाइल मध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे
हे आता करू
इमॅक्स वर जाऊ
usepackageamsmath एंटर करा
फाइल सेव करून पुन्हा एकदा संकलित करू
अगोदर मे बाहेर येते
मी पुन्हा संकलित करते
हे संकलित होत आहे यावर क्लिक करा
आपण आता पाहु शकतो की फ्रॅक्शन चांगल्या तऱ्हेने बनून आला आहे
आपण आपला एक्सफीग मध्ये गणितीय वाक्यप्रयोग अंतःस्थापित कसा करायचा हा उद्देश पूर्ण केला आहे
मुख्य नोंद एक्सफिग लेटेक चे कमांड मुळीच समजू शकत नाही
पीडीफ्लेटेक्स कमांड द्वारे स्पष्टीकरण पूर्ण होते
संकलना वेळी लेटेक कमांड अचूक आणि सुसंगत असणे आवश्यक आहे
आता आम्ही आकृती च्या सभोवतालची रिकामी जागा कशी काढावी हे स्पष्ट करू
मी टर्मिनल वर जाते
पीडीएफक्रॉप maths bpपीडीएफ कमांड टाइप करते
ही फाइल आपण maths outपीडीएफ मध्ये बनविली होती
पीडीएफक्रॉप एक पृष्ठ लिहिलेला आहे असा मेसेज देतो
pdfcropcफाइल चा स्वीकार करून आकृतीच्या सभोवतालची रिकामी जागा काढून टाकते
क्रॉप्ड फाइल ला आउटपुट फाइल मध्ये बदलते
पीडीएफक्रॉप माझ्या कंप्यूटर मध्ये अगोदरच स्थापित आहे
जर नसेल तर अगोदर यास स्थापित करण्याची गरज आहे
ओपन maths outपीडीएफ या कमांड द्वारे आउटपुट फाइल पाहुया
मी यास आत घेते
आकृती आता खूप लहान झाली आहे
येथे असलेल्या रिकाम्या जागेला काढून टाकण्यात आले आहे
आता आपण यास डॉक्युमेंट्स मध्ये निविष्ट करू शकतो
यास बंद करूया आणि याला सुद्धा
पुन्हा स्लाइड वर येऊया
ब्रिस सॉफ्टवेर ही रिकाम्या जागेला काढून टाकण्यास वापरु शकतो
ब्रिस सॉफ्टवेर लिनक्स मॅक ओएस एक्स विन्डोज़ वर सुद्धा कार्य करते
मी याचे मॅक ओएस एक्स
वरील कार्य तपासले आहे
परंतु आम्ही हे येथे दर्शविणार नाही
आता आपण ट्यूटोरियल च्या शेवटी आलो आहोत
तुमच्यासाठी असाइनमेंट आहे
या ट्यूटोरियल मध्ये तयार केलेल्या आकृतीला अधिक प्रमाणबद्ध आणि सुंदर बनवा
विविध गणितीय वाक्यप्रयोग करण्याचा प्रयत्न करा
इतर पर्याय जसे कि फ्लिप आणि रोटेट ज्याचा स्पोकन ट्यूटोरियल मध्ये उल्लेख केलेला नाही त्यास करण्याचा प्रयत्न करा
विविध आकृती बनविण्याचा प्रयत्न करा
लाइब्ररी चे अन्वेषण करा
इंटरनेट वर एक्स फिग संबंधी माहिती शोधा
अभ्यास करण्यासाठी उपयुक्त माहिती spoken tutorialओआरजी
वर उपलब्ध आहे
स्पोकन ट्यूटोरियल ची संकल्पना व्हॉट इस आ स्पोकन ट्युटोरियल मध्ये स्पष्ट केली आहे
तुम्ही लेटेक चा अभ्यास उपलब्ध स्पोकन ट्यूटोरियल मध्ये करू शकता जे मी या टॅब मध्ये डाउनलोड केले आहे
लेटेक मध्ये गणित कसे तयार करायचे हे मॅथेमॅटिकल टाइपसेटिंग गणितिय टाइप सेटिंग या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट केले आहे
टेबल्स और फिगर्स हे ट्युटोरियल आकृतिजशी या ट्यूटोरियल मध्ये बनविली आहे डॉक्युमेंट्स मध्ये कशी नियुक्त करायची याबद्दल माहीत देतात
या वेबसाइट वर एक्स फिग ट्यूटोरियल आणि इतर विषया बद्दल अधिक माहिती मिळेल
पुन्हा स्लाइड वर येऊ
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो आम्ही तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या सहभागाचे स्वागत करतो